प्रकारच्या वस्तू आहेत किंवा किंवा लाल रंगाची निळ्या रंगाची पिवळ्या रंगाची अशी दिसत वेगवेगळ्या पद्धतीची दिसत आहे.

दिसायला खूप छान आहे किंवा मस्त दिसत आहे बारीक बारीक अ गवत सुद्धा दिसलेल आहे रस्ता सुद्धा आहे साठा पाण्याचा भरलेला आहे दिसायला खूप एकदम भारी शान --

एक जण तिथ उभा असलेला दिसत आहे आहे हिरव्या रंगाच आहे त्याला काळी बॉर्डर आहे.

जंगल दिसत आहे जंगलात पांढरे --